ती थंडी म्हणजे हो ना तेच हां! अशी खूप चांगली वाटत नाही. शाळेत सुद्धा असं होतं कि शाळा पहिली त्यांनी साडे सातची शाळा साडे आठला केली. साडे आठची साडे नऊला केली. हो! मं आता ते साडे नऊ, म्हणजे साडे नऊची शाळा. दोन पर्यंत अडीचपर्यंत चालणार. त्याच्यापेक्षा किती वेळ चालणार तू? सांग आता ती. त्यापेक्षा पुढे काही आणि मुलांचं जे काही वेळ, वेळापत्रक आहे. ते सगळंच त्यांच हम्म बिघडणार ना. त्यांना हो जी सवय लागती, परत मग ती सवय. सकाळी लवकर उठणारंच, मग शाळेतनं आल्यावर generally आपण मुलांना थोडंसं झोपायला, आराम करायला वेळ देतो. मग संध्याकाळी अभ्यास ते सगळंच मुलांचं सगळं इतकं खराब होतं. कि मग हो त्याला काही पर्यायच नसतो. म्हणजे गाडी रुळावरती येता येता खूप त्रास होतो पालकांना. सगळ्यांनाच हो आणि शिक्षकांना पण हो म्हणजे असं म्हणजे तसं पाहायला गेलं तर अं थंडी अशी असावी कि थंडी अशी, आपण म्हणतो ना पेहले कि थंडीत असं छान वाटायचं, लोकं गरम गरम खायचं. गोड खायचे जास्त, लाडू बनवले जायचे.

सकाळी सकाळी ती भजी वगैरे बनवली जायची. नाश्त्याला पणे ना, पणे ना, आता सध्या तसं नाही होतेय. कि आता सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार जास्त वाढतायत. हम्म त्याच्यामुळे मगं खूप मुश्किल तसं पाहायला गेलं ना! होतायत ह्या सगळ्या

त्या ऋतूला काही अर्थच राहिलेला नाहीये. मग कधी पाऊस अन् त्या पावसाची थंडी, मग ते होतंच शरीरावरती त्याचा काहीतरी दुष्परिणाम हो ते आहे म्हणजे. तसं, तशी गोष्ट आहे ते थंडीचं. ह्या वर्षी पाऊण म्हणजे काय दिवाळीच्या दिवशीसुद्धा पाऊस होता. आणि ते, आता इकडे कसं होतं! तो मावठा पडतो. त्याला मावठा असं म्हणतात. म्हणजे जो दिवाळीच्या थंडीत जो पाऊस पडतो. म्हणजे तो जर पाऊस पडला थंडीमध्ये, तर इतकी खतरनाक थंडी होते. म्हणजे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उन्हंच पडत नाही दोन तीन दिवस. आणि मग ते उन्ह न पडल्यामुळे इतकी म्हणजे अशी थंडी अशी थंडी होते तीन चार दिवस. कि ती हात पाय गोठवणारी थंडी आपण म्हणतो ना, कि बिलकुलंच असं temperature down झालंय आणि मग ती थंडी अशी आली, हात पाय गोठवले तिने. तशी थंडी होते. म्हणजे खरं तर असं थंडीचं चांगली नाहीये खरं पाहायला गेलं तर. हा आणि म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना कि चांगली थंडी कशी? ज्या अस्व सूर्य चांगला आलाय, चांगला प्रकाश झालाय. एकदम हां हां हां! म्हणजे चांगलंय अं उन्हं पडलंय त्या उन्ह पडल्यानंतर आपल्याला असं हे, आपल्या असं असं वाटतं कि छान वाटतंय. म्हणजे वातावरण असं चांगलं, थंडी असू दे पण चांगलं वाटतंय. तसं वाटत नाही. आणि ह्या वर्षी तर थंडी इतकी म्हणजे.

ती थंडी म्हणजे थंडीच होती. असं ती पण इतकी खतरनाक होती. त्याला आपण काय करणारे ना, आता आपल्या हातात काही नाहीये. पण त्याला अजून एक, आपणच कारणेय. आपण वाढवलेलं प्रदूषण

चक्र आहे हो ते पण आहे, ते पण आहे ते सगळं बिघडलंय. हो ते पण आहे आणि आपण सगळं केलंय म्हणजे आता actually कसं होतं! कि आपण या सगळ्या गोष्टी स्वतःच निर्माण केल्यायत. पण कधी असा पडतो, अवकाळी पाऊस पडतो. मग त्याच्यामुळं ती थंडीपण अशीच झालीये. कमी जास्त, कधी चांगली कधीए. म्हणजे असं अं पौष्टिक नाहीये म्हणजे शरीरासाठी आपण म्हणतो ना पौष्टिक खाणं पौष्टिक असं वातावरण नाहीये. असं पौष्टिक आता असं वाटतं कि, पूर्वी आता हिसके खूप होतं. तळलेलं तुळलेलं खूप खायला जायचं. गावठी तुपातल्या पुऱ्या, त्याच्यानंतर खूप असं दूध.

त्याच्यामुळं मग ती थंडी अशी चांगली वाटतंच नाहीये. तर कसं होणार त्याला आता काय करणारे? हो म्हणजे आता आता मी आता निवांत झाल्यासारखी वाटतेय. आता काय थंडी आता काय येणार नाही नऊ एक महिने, नऊ दहा महिने हो मी निवांत चांगलंच छान वाटतंय. म्हणजे थंडी गेल्यानंतर तू आपलं आयुष्य एकदम छान अं enjoy करतेय. हो निवांत आपलं हात पाय हात पाय दुखायचं जे आहे. हो नाहीतर इथं गुडघा गेला, इथे हात गेला. इथे ते झालं, तिथे ते झालं. ते सगळ्या गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या होता. आणि मग तो डॉक्टरकडं जा, मग doctor सांगणार तपासण्या करा. हे तुमचं वाढलं, ते तुमचं वाढलं. ते सगळं निस्तरता निस्तरता बापरे! नाकी नऊ येतात, त्याच्यापेक्षा माझं पण असंच होतं. मला पण असंच चिकूला खूप वेळा डॉक्टरकडं न्यावं लागतं. आणि त्यात चिकूचा आजार पण म्हणजे बाकी तसं नाहीये. थंडीत तिचा cough असा जातंच नाहीये. म्हणजे आपण कितीही काही करा. brush करा. हो ना, पण आता काय करणार त्याला? काही पर्याय पण नसतो ना! पोरांना तर इतकं जपावं लागतं, हे खाऊ नका, ते पिऊ नका, हे खाल्लं तर असं होतं, ते खाल्लं तर असं होतं. मग त्याला आपल्याला मुलांना इतकं बंधनात ठेवावं लागतं आणि मुलांना ते नको असतं. आणि आपण जे खाऊ नका म्हटलं, मुलांना तेव्हा तेच खायचं असतं. आता एवढा एवढा शर्विल आहे माझा. त्याला सुद्धा आपण म्हटलं ना, आता थंडीये, हे खायचं नाही बाळा! त्याला नाही momma मला हेच खायचं. नाही momma मला तेच पाहिजे. अक्षरशः त्याला समजवता समजवता इतका अवघड गोष्टी होतात. म्हणजे हिवाळ्यामध्ये. hi sir कशे आहेत?

नमस्कार sir कशे आहात तुम्ही? आम्ही सब बढिया, तुम्ही कसे आहात sir एकदम मजेत बढिया एकदम दिलखुश.

बिलकुल बिलकुल आपण खूप दिवसापासून बोलायचं होतं, वाटतच होतं. आणि आज तो दिवस मिळाला बोलण्यासाठी. आणि काय म्हणताय तुमच्याकडले हालचाल कशे आहेत तिकडे? आमच्याकडे हालचाल sir सगळं बढिया आहे आणि सब मजेमध्ये आहेत. तुम्ही सांगा काय म्हणताय तर तिकडं तुमच्याकडे. एकदम हिकडे पण खूप मजेत, बढिया. सर्व बढिया हे हिकडेपण. आणि फक्त उन्हाळा आहे तर थोडं जास्त ऊन तापत आहे. तुमच्याकडं कसं आहे उन्हाळा? हा, हिकडला weather थोडा आहेच पण तेवढं ऊन अं हिकडं नाही आहे कारण की थोडं outside ला राहतो दुसऱ्या राज्यात.

तर हिकडं तेवढं वातावरण नाही. सगळ्यात जास्त वातावरण म्हंटलं तर महाराष्ट्रामध्ये खूप तेज आहे. तर अं सगळ्यात जास्त ऊर्जाकेन्द्र. अं महाराष्ट्रमध्ये चंद्रपूर येथे आहे ऊर्जानगरला. आणि दगडी कोळसा पण अं ज्याला आपण english मध्ये बोलतो coil coal

आपण आपल्या आपण आपल्या घरेलू उपायासाठी हे ऊर्जा आणि हे आपण वापर करत असतो.

हम्म तर sir हिकडला पण अं चांगलंच आहे वातावरण वगैरे सब. पण इकडे normal आहे. अच्छा, बिलकुल बिलकुल, चांगली गोष्ट आहे आणि मला वाटते की काय म्हणता आपण movies वगैरे बघत आहेत की नाहीत इतक्यामध्ये? हा, last movie बघितली होती, आता एक attack movie release झालीये. तुम्हाला बघितलीये तुम्ही attack movie attack movie तर ज्याच्यामध्ये आपले जॉन जॉन माहिती आहे ना तुम्हाला?

मला surname नाही माहीत त्यांचं, पण जॉन त्यांची movie आहे attack म्हणून

बिलकुल बिलकुल aritficial intelligence हा

आणि तो एक अं पहिले जसा की तो एक सामान्य माणूस असतो, पण त्याचा अं काही issue होतो थोडा love मध्ये. त्या movie मध्ये अं ते आणि ते अं अं काही येणाऱ्या अं वर्षामध्ये successful होऊ पण शकतो तो project असं नाही पण आता अं scientist आणि अं आपले अं जे अं

नवीन plan develop करू शकतो आणि आपल्या भारत देशाला प्रगतीच्या ओढ कसं काय नेऊ शकतो? तर अं त्या attack movie मध्ये सगळं आहे. तुम्ही तर एकवेळा बघा आणि तुम्हाला सगळंच कळून जाणार. बिलकुल बिलकुल. अगदी बरोबर, म्हणजे अं जे movie आहे त्याबद्दल जसं तुम्ही सांगितलेत त्याच्यात काय काय आहे आणि त्या movie च्या म्हणजे जे काही त्याच्यामध्ये काहीतरी अशी आहे जे खूप काही शिकण्यालायक आहे. आणि अशे movie बघण्यात बिलकुल म्हणजे हे एक अं कुठं ना कुठं आपल्यालाही एक हे वाटते की ही movie असतं आपल्याला खूप छान वाटते अशे movies बघणं. आणि मला पण अशे movies खूप आवडतात. आणि बघूशा वाटतात. मी नक्की बघेल हे movie जे तुम्ही आता सांगितले आहे की काय हे movie theatre मध्ये आहे की अं theatre मधून गेल्या अं sir ह्या तुम्हाला netflix आणि याच्यावर उपलब्ध मिळू शकतात. कारण sir हे movie hello sir

तर हे movies आत्ताच अं काही मागच्या महिन्यामध्ये release झाली. तर sir एवढ्या लवकर हे अं जसं की YouTube अं social media चे जे account असते त्याच्यावर ह्या movie अं लवकर येत नाहीत. पण तुम्ही ती जर netflix असणार mobile मध्ये तर तुम्ही ह्या movie लवकर बघू शकता. अगदी बरोबर. बिलकुल बिलकुल. म्हणजे OOT platform वर हा movie जे आहे ते release झालेलं आहे म्हणजे आपण OOT वर web series कोणत्याही बघू शकते असं मी netflix वर, आणि अशे movies बघायला आवडतात हे मला आणि नक्की बघेन मी,

अं तर sir तुम्ही तुम्हाला तुमच्या life मध्ये सगळ्यात जास्त movie कोणती छान वाटली आणि तुम्हाला कोणची काही अं कोणची movie आवडली? ज्याच्यामधून तुम्हाला मार्गदर्शन मिळाले आणि अं तुम्हाला सगळं आपल्या अं life मध्ये भावना समजल्या, अशी तुम्हाला कोणची movie आवडली आता? आता ही सध्या अं सध्या या last दहा वर्षामध्ये? sir last दहा वर्षामध्ये तर अशे कित्येक movie झालेत तशे. अं जसं आता आपल्याला जसं अं काही movies आहेत जे मला वाटते आता मी लक्षात तर नाही येत आहे काही अशे movies आहेत जे खूप चांगले आहेत biopics पण बनलेले आहेत. आपण बघितलो असंल,

बनवले गेले. आत्ता मला त्या movies शी आता मला लक्षात नाही येत आहे आणि काही movies जे आहेत ते खूप hit, blockbuster झाले आणि मला वाटतं की तशे movies मला वाटते एक नाही तर दोन-दोन, तीन-तीनदा बघूया अशी movies ते, आणि आता तर bollywood movies पेक्षा आता आपण बघत आहेत की tollywood movies जे south indian movies आहेत ते खूप जास्त झालेत. आणि त्यावर तुम्ही काय म्हणणार की आता south indian movies जास्त झाले आहेत. अं ह sir कारण आपल्या bollywood मध्ये अं जे तुम्हाला माहीत असणार अं ज्यांचा मृत्यू झाला. अं तरी अं तरी sir तुम्हाला सांगतो, आपल्या bollywood मध्ये पण चांगले सितारे आहेत. आणि तुम्ही MSDhoni movie बघितलीच असणार. तसं त्या सुशांत सिंग सुशांत सिंग त्या त्यांचा मृत्यू त्यामागे काही bollywood लोकांचाच हात आहे असं पण social media वर आलं होतं. तुम्ही social media वर बघितलंच असणार. कसं की काय त्याच्यासोबत झालं आणि कसे काय लोकाय न केलं. पण आपल्या अं south अं industries मध्ये अशा blockbuster movies आहेत, जशा की अं ना बेरू ना सूर्या अशा खूप movie आहे आणि खूप मस्त movie बनवलेल्या आहेत south वाल्यांनी जशी की सगळ्यात मोठी movie बाहुबली अं the beginning हे हे पण सगळे आपल्या आपल्या अं even आपल्या महाराष्ट्र India मध्ये नाही तरी हे तीनशे छत्तीस language मध्ये divide झालेली movie आहे आणि हे सगळ्यात top ची movie आहे बाहुबली. तुम्हाला काय वाटते बाहुबली movie अं कशी काय आणि थे म्हणजे अं develop अं जशी बनवली तर ते मस्त बनवली की नाही, तुम्हाला काय वाटते याच्या विरुद्धात?

मोठ्या level वर तयार केलेली होती आणि ज्या पद्धतीने director जे आहेत, अं ते खूप छान याच्यावर मेहनत घेतले आणि त्या मेहनतीचं मला वाटतंय त्यांना फळ पण मिळालं आणि अशे movies जेव्हा बनतात, तेव्हा खूप एक एक आपण म्हणतो की, आनंद जे आहे ते मिळतं. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असंल आता RRR जे movie आहे त्याचे पण खूप अं गाजलेली movie आता आपण बघितलंच असेल आणि त्याला काही oscar award चे मिळाले आहे. तर मला वाटते खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यात. आणि जे मला वाटते Indian film industry साठी हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला काय वाटते तुम्ही RRRmovie तर बघितलीच असेल. हा sirRRRmovie ही सगळ्यात best movie आहे. आणि त्याच्यामधलं ते पहिलं गाणं

ऐकून बघा की ते गाणं कसं आहे तर कारण मी first time ऐकलं ना तर sir मला खूपच छान वाटलं होतं. आणि त्या movie चे scenes and fighting आणि त्या अं hero चा अं घेतलेला रामचा रूप अं जयश्रीराम अं I mean अं म्हणजे त्या movie मध्ये त्या रामचा घेतलेला role आणि तो आपल्या त्या रामला खांद्यावर बसवून पूर्ण तिथल्या जे काही अं अंग्रेज लोकं असतात, त्यांला शिकवले अं त्यांना अं त्यांच्या पद्धतीने दिलेले जबाब हे आणि movie एकदम blockbuster movie आहे. आणि तेच्यामधले scene आणि सगळं both मस्त आहे, म्हणून ते पण मला खूप movie आवडते. आणि मला सगळ्यात जास्त fan म्हणजे मी south movie चाच fan आहे. तुम्ही sir तुम्हाला कोणत्या movie आवडतात?

बिलकुल बिलकुल. जस तुम्ही म्हंटले की south movies मला आवडतात. तसंच मला पण south movies खूप आवडतात. आणि south movies मध्ये जे काही एक हे असतं पाहण्याचं जे एक दृष्टिकोन असतो त्याच्यामध्ये तुम्ही boar नाही होत. पहिली गोष्ट आहे की तुम्ही त्या movie सोबत जोडून राहता. starting पासून तर म्हणजे ending पर्यंत सुरवात पासून last पर्यंत आपण त्या movie ला एक प्रकारे एक चिकटून राहतो आणि audience जे असतोय, अं प्रत्येक audiience जो असतो तो त्याला इतकं जोडून असतो की त्याला म्हणजे इतकी movie आवडते की तो जेव्हा interval होतो, first interval जो होतो त्याच्यानंतर जेव्हा second half मध्ये तो match sorry माफ माफ करा, movie बघायला ज्यावेळी येतो तेव्हा त्याला असं वाटतं की आता काय होणार? म्हणजे इतकं तो त्याच्यामध्ये हे होऊन जातो म्हणजे तो एक second पण तो movie ला सोडत नाही.

कित्येक movies आपण बघतात south चे ते सर्व जे आहे ते blockbuster, hit होत करतात आणि खूप interesting movies असतात आणि त्यामुळे मला वाटते की south indian movie जे आहे ते खूप असं सामोरे जात आहेत, आणि त्याला पहिले इतके जे भारतातले लोकं pan India मध्ये north side चे जर आपण आपण म्हंटलं की ते इतके fan नव्हते. आधी सगळं bollywood चेच fans होते. आणि आता ते south indian जे movies आहेत. त्याचे खूप fan बनत चालले आहेत. त्यांचे star जे आहेत, superstar जे आहेत त्यांचे जे actors आहेत villans जे आहेत त्यांना पण ते खूप आता म्हणजे लोक ओळखत आहेत. तर मला वाटते की खूप आता एक सामोरे जात आहेत south indian movies आणि कुठं ना कुठं खूप हि छान गोष्ट आहे. त्यावर तुम्ही काय बोलणार जसं आता south indian movies north side मध्ये पण हे लोकं आहेत त्यांना पण खूप आवडताय म्हणजे पूर्ण all India मध्ये हे आवडलं जातंय. जे की पहिले नव्हतं. तर त्यावर तुम्ही काय बोलणार? हे तुम्ही खरं बोललेत sir जसं की आपण बघितलंय अं आपल्या अं आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त south movies अं खूप चालतात. पण आपल्या महाराष्ट्रमध्ये झालेली एक blockbuster movie जेचं नाव होतं सैराट.

बिलकुल बिलकुल. त्या movie मध्ये दिलेला scene आणि तो अं त्याने अं परशाने केलेला तो role आणि त्याचे एकदम म्हणजे अं जे ते असलेली अं मुलगी an तो आणि तो मुलगा शाळेमध्ये झालेलं love. ते सगळ्या हेच्यामध्ये define करून आहे. आणि तुम्ही आपल्या जिंदगीमध्ये कसं काय अं पुढं जाऊ शकता. आणि पुढं जाऊन कशा काय गोष्टी करू शकता ते पण त्या movie मधून आपल्याला शिकायला मिळतंय.

ते सगळं दाखवून आहे. आणि खरं ना काही काही अं काही काही ठिकाणी या गोष्टी खऱ्यापण आहेत तर तुम्हाला काय वाटते त्या तुम्ही movie ती बघितलीच असेल. तर त्या त्या तिच्या वडिलांनं त्यांच्या दोघांला मारलं हे म्हणजे चांगलं आहे की चांगलं नाहीये? जसं की आपल्याला जर तुम्ही पुढं होऊन जर तुमचं लग्न होणार आणि अं आणि तुम्हाला पोरगं होणार आणि ते त्यांचे मुलीचे वडील तुम्हाला मारतील चाकू तर हे कसं काय म्हणजे येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीसाठी ह्या गोष्टी चांगल्या आहे की नाही आहेत ते त्या movie मध्ये दाखवून आहे sir तर तुमचं काय मत हे आहे मत आहे त्या गोष्टीबद्दल? नाही मला असं वाटतंय की जसं तुम्ही म्हंटले अं हे movie खूप चांगली होती. आणि खूप म्हणजे एक खूप अशे गोष्टी आहेत ते घडतात पण मला वाटतंय त्याच्यामध्ये जे गोष्ट ते दाखवलेली आहे मला वाटतंय ते मारणं हे

आणि अशा पद्धतीनं तर बिलकुल नाही. आपल्याकडे आता time कमी आहे म्हणून मला वाटतंय आपल्याला discussion जे आहे ते इथेच end करावं लागेल. तुमचं खूप खूप धन्यवाद. तुमचं पण sir तुमच्यासोबत बोलून sir अं खरंच असं वाटलंय. काय म्हणतो मग? ताट राहताना

खाल्ली का पाणीपुरी?

हॅलो जास्तच

आता यायला आह मग खालीच म्हटलं पाणीपुरी मला नाचायचं होतं पण तेवढ्यात तुझा फोन आला.

हा तेवढ्यात तुझा फोन आला , म्हणलं जाऊ दे आता. करमतच नाही का रोज पाणीपुरी खाल्ल्याशिवाय? घराच्या समोर असल्यावर काय करता वास येतो ना. हो घरासमोरच आहे का?

वा जास्त दूर जायची गरजच नाही.

काय भेटतं पाणीपुरीच्या? रोज रोज पाणीपुरी पाणीपुरी. रोज रोज कोण खाते रे, सांग बरं रोज रोज कोण खाते सांग बरं मला. तू तर म्हणे आवडते मला रोज खायला.

कधीतरी रे बाबा दररोज बावळट आहे का बाहेरचा खायला. हा ते पण आहे. आणि पाणीपुरी तरी एवढी चांगली राहते का रोज खायला? किती टाईप चे पाणीपुरी असते सांग बरं? तू किती खाल्ली आतापर्यंत ते सांग?

तू सांग बरं नाही तू सांग बरं किती खाल्ली? मी तर खाल्लेले खूप आहे, पण मला नाही माहित एक्झॅक्टली ही कोंची फ्लेव्हर लय भारी आहे असं तसं अच्चा हे बघ पानिपुरीमध्ये कोणत असत?

बघ गोड पाणी तर fix असतं. त्याच्या नंतर दुसरा असतं पुदिन्याच. आता नवीन flavor आलेला लसुन, जलजीरा, अजून कोणतं असतं

मला तर एवढेच माहिती आहे.

जलजीरा पण नाही आवडत मला. जलजीरा नाही यार ते मठ्ठ्यामध्ये पण जलजीरा असतं. त्यामुळे नाही आवडत जलजिराचा स्मेल फार असं कसतरी येतो. तू कधी पापडी चाट खाल्ली आहे का?

पापडी चाट खाल्लेली ना. जी आपली पापडी चॅट असते ना, त्याच्यामध्ये जंजिराचा पावडर असते.

हा ते वरतून टाकतान त्याच्यात. decoration म्हणून नाही म्हणा पण टाकतात ते, त्याच्यामुळे पूर्ण चाट ची चव चालली जाते.